पडतो. विज्ञानाने आपल्याला संगणकाविषयी देखील सांगितले आहे. ज्यातून आपल्याला कोणतीही माहिती अवघ्या काही Second तच मिळते. संगणकामुळे आपल्या आयुष्यातील अनेक कामे इतक्या सहजतेने होत आहेत, जी करण्यासाठी पूर्वी दहा ते पंधरा दिवस दिवस लागायचे. आजच्या काळात कुणलाही काही पाठवायचे असेल तर तो त्या गोष्टी संगणकावर घेऊन पाठवू शकतो. पण पूर्वीच्या काळी पत्र लिहून पाठवायला दहा ते पंधरा दिवस लागायचे. विज्ञानाने तंत्रज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे भाग आहेत. आम्ही आमच्या alarm घड्याळ वाजवून सकाळी उठतो आणि रात्री आमची दिवेबंदी करून झोपायला जातो. या सुखसोयी ज्या आपण मिळवू शकतो ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे परिणाम आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे सर्व आपण कमी वेळात करतो. कारण ते केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शक्य झाले आहे. विज्ञानाचे महत्त्व आता पहिलीच्या मुलाच्या अभ्यासक्रमातही विज्ञानाने स्थान मिळवले आहे. यावरून वरून कळू शकते की हे विज्ञान हे जे आपल्याला आपल्या शिकवते. सूर्यमालेत आठ ग्रह आणि सूर्य आहे. सर्वांत लक्षणीय म्हणजे, ते आपल्याला आपल्या उत्पत्तीबद्दलदेखील सांगते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विज्ञान आपल्याला आपले भविष्य घडवण्यात मदत करते आणि आपण नाकारू शकत नाही. पण ते केवळ आपल्या भविष्याविषयी सांगत नाही, तर आपल्या भूतकाळाबद्दलही सांगते. जेव्हा विद्यार्थी सहाव्या वर्गात पोहोचतो, तेव्हा विज्ञान आणखी तीन श्रेणीमध्ये विभागले जाते. उपवर्ग भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि जीवशास्त्र आहेत. प्रथम भौतिकशास्त्राने आपल्याला मशिनबद्दल शिकवले.

आणि विविध उपकरणे बनवण्यास मदत होते. औषधांत, सौंदर्यप्रसाधने इत्यादी उत्पादनांचा परिणाम मानवी फायद्यावर होतो. तिसरी उपश्रेणी सर्वांत मनोरंजक आहे, जीवशास्त्र. जे आपल्याला आपल्या मानवी शरीराबद्दल शिकवते. त्याच्या वेगवेगळ्या भागांबद्दल सांगतो. याशिवाय विद्यार्थ्यांना पेशीबाबतही शिकवले जाते. विज्ञान इतकं प्रगत आहे की, मानवी रक्तात पेशी असतात हेही सांगितलं. विज्ञानाच्या मदतीने अनेक असाध्य रोगांवर उपचार करणे शक्य झाले आहे, विज्ञानाने इतक्या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. विज्ञानाने ते शक्य करून दाखवले आहे, ज्याची मानवाने पूर्वी कल्पनाही केली नव्हती. क्ष किरण यंत्र माणसाच्या आतील चित्र काढतं. विज्ञानाने किती अद्भूत तंत्रज्ञान विकसित केले आहे. विज्ञानामुळे आपल्या जीवनात इतके बदल घडून आले आहेत, ज्यामुळे आपले जीवन अगदी सहजतेने व्यतित होऊ लागले आहे. पूर्वीच्या काळी कोणाशीही बोलायचे झाले तर पत्र लिहावं लागायचं.

पूर्वीच्या शाकाळी कुठे तरी जायचे झाले की लोक सायकल वापरायचे. त्यात बराच वेळ वाया जायचा पण मोटरसायकल आल्यापासून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ कमी लागतो. विज्ञानाने आपल्याला railway विमानाचे अविष्कार दिले आहेत. ज्यामुळे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटांत सहज पोहचू शकतो. भूतकाळात गेले तर विज्ञानाचं काही लक्ष्य दिसत नव्हतं. पण जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसतशी आपल्या विज्ञानाची प्रगती विज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात अधिक प्रगती होत गेली. त्यामुळे देशासमोर नवनवीन शोध येऊ लागले. विज्ञानामुळे आपल्या शरीरात कोणत्याही आजाराची आपल्याला अवघ्या काही Second तच माहिती मिळते. त्यामुळे आपण त्यावर चांगल्या पद्धतीने उपाचर करू शकतो. परंतु पूर्वीच्या काळात जेव्हा विज्ञानाने इतकी प्रगती केली नव्हती तेव्हा कोणत्याही एका आजाराची माहिती लागण्यास बरेच दिवस लागायचे. त्यामुळे रुग्णांनाही जीव गमवावा लागतो. विज्ञानाचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटेही आहेत. कारण विज्ञान जसेजसे प्रगती करत आहे, तसा लोकं आपल्या देशावर आणि इतर देशांवर वाढत आहेत. विज्ञान जो अणु bomb सारख्या धोकादायक bomb ची जाणीव करून दिली आहे. स्फोटांमुळे देश पूर्णपणे उद्धवस्त होऊ शकतो. विज्ञानाच्या नवनवीन अविष्कारांमुळे अनेक वेळा देशात अनेक आजार पसरतात याची संपूर्ण देशाला नंतर भोगावे लागते. विज्ञानामुळे आज आपल्या देशात देशाबरोबर इतर अनेक देश चंद्रावर आणि इतर ग्रहांवर गेले आहेत. आणि तिथली माहिती गोळा करून शिकले आहेत. विज्ञानामुळे देशात telephone आला, त्यानंतर smart phone आले. आता आपला देश Four G Network कडून Five G Network कडे जाणार आहे. ही सर्व विज्ञानाची देणगी आहे. पूर्वी

इतके फायदे आहेत विज्ञानाचे. मनपाखरू डूलत होते त्याना सांगत होते तीन मुलींचा पाटीवर हे बाळराजे झाले त्याना भरल्या डोळ्याने बघून परतणारी स्वारी आता केवढी पोक्त दिसते

सईबाईच्या महालातून बाहेर पडलेले राजे तसेच जिजाबाईच्या महालात दखल झाले खबर मिळल्या पासून बाळराजांसाठी एखादं साजरं नाव शोधण्याएवढी तरी फुरसत मिळाली की नाही राजे? राज्यांना, आपल्या शेजरी बैठकी वर बसन्या चा इशारे करीत जिजाबाईंनी जाब केला नाही मा साहेब आम्हाला तुमच्या खलीत्यातील एकाच बाबीची सारखी याद लागली न बसता उभे राहूनच राजे अदबीने बोलत होते कोणत्या आम्ही थोर्ल्या औ झालो या तुमच्या बोलांचे म्हणजे बाळ राजेसाठी आम्हीच नाव शोधले पहिजे म्हणा की आम्ही ते केव्हाच योजून आहोत पण पहीला बाळ म्हणजे अशी कौतुकाची बाब, नहीं राजे पुन्हा आओसाहेबांनी तोच सवाल टाकला त्या सवालाने त्यांचा समोर उभे असलेले राजे आता मात्र पुरते जाया झाले, काय बोलावे कसा जाब द्यावा हा मतलब मा साहेब आमची कही गल्लत राजे घोटाळले अडखडले तशी गल्लत नाही पण गढ चढून येताना कधी नव्हे ते पायावर पाणी घायच्या आधीच सीधे तरुणी महालात आला तसं जिजाऊंनी हसून विचारले

अवखळपणे हिंद करणाऱ्या मोती लगा वर स्थिरावली त्या मोती लगा वर पंख पसरून बसलेले त्याचे मातृ हृदय त्यांना सांगत होते एवढ्या दवडी घेतात आता बाळराजांचे आबा झाले तरी

गंगारातील पाणी गाड्व्याने पायांवर घेत होते त्यांचा टोपाला लगटलेली मोतिलग मात्र स्थिर होती चेष्ठा वद्या अष्टमीचा सूर्य उगवतीचे मोरचे फोडू लागला

हिन्द आदिल केले बाले किल्याच्या माथयावरचा भगवा जरी पटका आभाळाला थपडा देत पाहट वाऱ्यावर फडफडू लागला हलकी LEJIM च्या तालावार वाजत गाजत बाळन्त वेढे गढ चढू लागले थैली पोच झालेल्या नात्यागोत्यातील लागेबंध जणांना केव्हाच गाढ दाखल झाला होता राज गडाहून राजाच्या राणी वशाचे मेणे तर पाचवीलाच गढ चढून आले होते सकवारबाई, शगुणाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई यासाती राण्यांनी प्रभात स्नान आटोपून भरजरी शालू परिधान केले दरुणी महालातील सईबाईचा महान चिराग दानाच्या ज्योतिनी उर उजळता केला होता सुगंधी पुष्प मालानी त्या ज्योतिंचा प्रकाश गंधीत केला आज बाळराजांच्या बारशांचा सोहळ होता प्रभाकर भट राजोपाद्यानी मुहूर्ता साठी घंगारात घटीका पात्र सोडले सईबाईच्या महालात पुष्प माला आणि जरी बतूने शृंगारलेल्या पाळण्या भोवती शवासनीनी रंगोली रेखली त्यांचा खाली कणकीच्या तेवत्या देव्ल्यांची पंच कडी मांडली चंद्रकडी शालू नेसलेल्या सईबाई सोण्याची फुले मडवलेली घुंची घातलेल्या जरी चे अंगडे लियालेल्या बाळराजाना घेऊन चांदीच्या फुलांच्या चंदनी पाटावर बसल्या त्या पाटाभोवती रंगोळीचे नाजुक नक्स काम फिरले होते पुर्व अभिमुख बसलेल्या तृप्त डोळ्यांचा आपल्या लेकरू वाल्या सुनबाईन कडे डोळा भर पाहात शेजारीच जिजबाई उभ्या होत्या सोयराबाई, पूतळाबाई, काशीबाई अशा रक्ताच्या नात्यातील पाच सावाशिनी सईबाईंच्या सामोरी आल्या साईबाईच्या मळवट भरल्या सावल्या मुखाभवती फेर धरून आल्या खणा नारळाने भरलेली एक ओटि रिकामी करून दूसरी ओटी घ्यायला ही त्यांना फुरसत मिळत नव्हती अव्क्ष्णाच्या ओवाळण्याची ती पंचारती खाली ठेवलीच जात नव्हती बाळंत विड्याची झुंबर उडाली होती बाहेरून प्रभाकर भटांची मुहुर्त भरत आल्याची वर्दी आली महालातिल गड़बड़ वाढली पाळण्याच्या एका बजुला पुतळाबाई आणि दुसऱ्या बाजूला सोयराबाई उभ्या राहिल्या पाळण्या शेजारी तबकात ठेवलेला गुंची अंगड घातलेला दगडी वरवंट्याचा गोफा पुतळबाई लाजुन हसत हसत उचलला गोपळ घ्या म्हणत तो मधल्या पाळण्यावरून तीन वेळा सोयराबाईच्या हाती दिला पुन्हा ताब्कात ठेवला

पलीकडच्या सोयराबाईच्या हाती देताना त्या प्रसन्न हसत म्हणाल्या गोपाळ घ्या गोविन्द घ्या पाळण्यातील तलम बिछायातीवर हळूवारपने हातातील बाळ राजाना ठेवून त्यांच्या छोटे खाणी कानन जवळ आपले ओठ नेत पूतळाबाईनी त्यांना त्यांचे नाव सांगितले शंभू जी आणि ही बत्तमिजी केल्याबद्दल पाठीवर पडलेले काशीबाई गुंणवान्त्ताबाई चे गोड धपाटे हसत हसत सहन केले शंभू साठी शवाशिनी पाळणा गाऊ लागल्या, अभिषेक पात्र गांगारात बुडाले सईबाईनी पूढ होत पालळन्याला पाठ लाऊन एकदा पाठ झोका दिला आणि नेताजी रावांनी बत्ती दिलेल्या पुरंदर च्या चारही भुर्जान वरच्या तोफांच्या भांड्यांनी माथ्यावरच्या मुघार्थ आभाळाला खबर दिली

खाजगीच्या महालात मध्य भागी मांडलेल्या एका बैठकीवर गिर्दिला सुखावून जिजाबाई उत्सुक होऊन बसल्या होत्या शिवाजी राजे रेलले होते महालाच्या भिंती कडा धरून अंतरलेल्या, बिछायातीवर माणकोजी, तान्हाजी, गुमाजी बाबा, नेताजी राव बाळकृष्ण पंत, प्रभाकर भाट, अशा खाशा मंडळीनी बैठक धरली होती, महालाच्या मध्यभागी जिजाबाईना पुढा करून कापाळावरचे सुखले गंध फोडणारे आठ्या, एक दोन वार हर्बात्यानी उभ्या केल्या हाताच्या बोटानची पेरे मोडून खांद्यावरच्या उपेर्ण्याचा निट असलेल्या दरी काठाचा दाबता पुन्हा एकदा ठीक बसविलेला भोवळ्या उंचाऊन त्यांनी आपल्या लांब सडक बोटांनी समोर च्या तलम दानातले पीस उचलले, काजळी च्या बुदलीत ते बुडवून कुलदेवताचे स्मरण करून त्यांनी आपल्या पोथीवरच्या बदामी कागदावर सरासर कुंडलीपठ मांडला ग्रहांनी आपली घरे घेतली बोला शास्त्री, बाळ राजांच्या लालाठीचा लेख ऐकण्याचा साऱ्यांचा मनशा पुरा होऊदेत, जिजाबाईची नजर हरबतांनी कुंडली वर टाकलेल्या कागदावर जखळली जगदंबेच स्मरण करून आऊसाहेबांनी ग्रहयोग ऐकावा हरबतांनी कुंडलीतील ग्रहांना आपल्या जिभेवर बसविले, बाळ राजांच्या पायान वैशाखीचा मार्तंड खुळात पडला आहे रुद्राला नसते तशेच यांना मृत्यूची दिक्कत असणार नाही, आणि हर्बट क्षणभर घोटाळले उगाच त्यांनी ठीक असलेल उपरने पुन्हा ठीक केले आणि काय बोला शास्त्री जिजाबाईना त्यांचा खाणी मधला संकोच जाणवलं क्षमा असावी पूरानंतरी अनेक प्रसंगी रुद्रा आप्त गानांकडून फसला तसाच योगया कुंडलीत दिसतो, ते काय आम्ही सुद्धा फसलोच की म्हणत हसून जिजाबाईंनी साऱ्यांच्या मनावरचा तान कमी केला कुलदेवते समोर ते ठेवून तिच्यावर बेल भंडार वहानाची सूचना परभाकर बट राज्योपद्याना दिली जिजाबाईंनी संभावनेची बिदागी म्हणून दिलेल्या मोहरांची थैली स्वीकारून ते राज्यांना आणि जिजाबाईंना मुजरा घालून महला बाहेर पडले बैठक उठली राजे आपल्या महालात आले मावळतीच्या डोंगराआड़ सूर्याने आपली छावणी टाकली सासवडच्या पंढरीतून सोपान देवांच्या समाधी वर सान्सर्तिचा देव झांझानचे आणि घंटा नादाचे निसकते सुर राजांच्या कानावर पडत होते एका लाकडी चवरंगावर तबकात ठेवलेल्या तावडीत राजांच्या नेहमी बरोबर असणाऱ्या स्फटीक शिवलिंगावर त्यांची नजर गेली त्या रंग सफेद शिवलिंगा जवळचा त्यावर शेजारच्या परडीतील बेलाची त्रित्व्ल त्यांनी वाहिली हाथ जोडून आपले निमुळते डोळे मिटले या कुंडलीत दिसतो एक क्षणभर राजांची तंद्री लागली रुद्राचे सारे गुण घेऊन आलात तसेच कोणतंही विष पचवण्याची ताकत ही घेऊन आला असाल जगदंब जगदंब असं पुटपुटत राजांनी डोळे उघडले त्यांचे मन शांत होते बालेकिल्ल्याच्या चोवीस बुरुजावर केलेल्या दिवल्यांच्या रोषणाईने आकाशातील नक्षत्रे पुरंदरावर उतरल्या सारखे वाटत होते पुतळाबाई भेटीला येत आसल्याची वरदी दासींन सईबाईना दिली त्यांची शेंडलेली नज़र मधून मधून दरवाज़ा कड़े वळत होती त्यांच्या कुशीत पदराखाली बाळराजांची दुधासाठी चुळबुळ चालली होती हंबा या सईबाईंच्या एक मेकीच्या पाठीवरच्या तीन मुली होत्या त्यातील थोरल्या सखुबाई समजुद्दार होत्या थोरल्या बाई आता कसे आहे तबेत हिचे? पुतळाबाईंनी मंचरका जवळ येत

चिरागदानातल्या ज्योतीस फिरावल्या औ आम्ही बाळराजांना घेऊ? सईबाईंच्या मंचका शेजारी उभ्या असलेल्या सखूबाईनीं विचारले हा घ्या की म्हणत सईबाई दाविया कोशी वर वादिय आणि बाले राजनिय उचुं तियांचिया हाथ तेनुं उतुं बसली लगबगीने पुथडा बाईनि मंचकावरच्या बाळ राज्यांना सखू बाईच्या हातात हाडुवर पाने दिले

आणि आम्बा ने दूरे मूते करीत बाल राजनिय गालाल्वन हाथ फिरविला तिगी बहेनी आपल्या भौराजाला बघण्यात स्वतःला हरून गेल्या होत्य बाळ राजे चिराग दानातल्या ज्योती कडे टक लाऊन बघत होते, त्या चौघीन कडे बघताना राजांच्या आठवणीत सहीबाई हरवल्या होत्या, आणि त्या सार्यांना प्रसन्ना बघून पुतळाबाई सुखावल्या होत्या प्रतापगडावरून मोर पंत आल्या ध्यानी, हुकुम होयील तर रुजू होयील म्हणत्यात, मुजरा घालीत किल्ले दर नेतांजी नी, सदर महालाच्या बैठकीवर लोडाला टेकलेल्या शिवाजी महाराजणा खबर दिली येऊ द्या पंथांना राजांनी नेतांजी ना संमती दिली मोरेपंथ सदर महालात आले, त्यांनी राजा ला मुजरा रुजू केला, चेरीच्या मोन्या सारखे ते उंच होते, त्यांचा रंग आणि भाव तसाच प्रसन्न होता बोला पंथ प्रतापगडाच्या तटबंदीचे काम पूर झालं हे ऐका आम्ही उत्सुक आहोत होय महारज जवळ जवळ सार काम पुर होत आल राहिले ते जमादार खाण्याची ताकद थोडी कमी पडली म्हणूनच पण तेवढा हीसाब धरावा अस नाही आम्ही जाती नीशी रुजू झालो, ते खाशी खबर स्वामीच्या कानावर घालण्यासाठी

विडीवो गेम खेळून त्याला कंटाळा आला होता. मित्रान बरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळता येऊ शकणार होते, केव्हा त्याच त्याच रोमचांक कथा वाचण्यात आला विषेय गोडी नव्हती. ईशान विचार करू लागला या वेळी सुट्टी मध्ये काही तरी नवीन करावे. काही तरी असे केले पाहिजेकी सर्व कंटाळा नाहीसा होईल. परंतु परत विचार करूनही त्याला काही विचार असा येत नव्हता कि जाच्यानी त्याचा बोरिंग दिवस चांगले होतील. आणि काहीच पर्यायही नव्हता पटला. तेवढ्यात त्याला दिसायला मिळणारी एक घटना घडली त्याला आपल्या उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून आपल्या काम्पुटर वर एक इमेल प्राप्त झाला तो ईशानच्या मित्रांनाही पाठवण्यात आला होता. गिर्यारोहण संस्थेचे त्याला आपल्या एका मोहिमेमधून सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते. वास्थविक ईशानला गिर्यारोहणचा विशेष छंद लागला होता. आता तो छंदच राहिला नव्हता तर त्याला त्याच वेडही लागले होते अगदी. त्याने आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतला होता, आणि उत्कृष्ट परीक्षणातून तो गिर्यारोहणातील बर्याच

त्यांनी ईशान बरोबर पहाडावर अनेक परीक्षण क्रम कार्यक्रमाचा भाग घेतला होता. गिर्यारोहणाचा अनुभव खरोखर रोमांचक होता. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड विशालकाय खडक हिरव्या गार गाठी आणि वेगाने वार्याचा परचक पाहण्याचा पहाडी नद्या. ईशान आणि त्याच्या साथीदाराने सात घातल्या होत्या. त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग गिर्यारोहणला करायला जात असत. आल्यावर ईशान फारच खुश झाला कि उत्तरकाशीच्या गिर्यारोहणचा संस्था संदेश आला आहे आपल्याला त्याने लगेच मित्रा नि आणि मित्रांन सोबत

ते जणू सुटीत पाहाडावर जाण्याचे वाटच पाहत होते. शाळेतल्या सुटी लागण्या पूर्वी त्यानी पाहाडावर जाण्याची तयारी सुरु केली होती. शाळेतली सुटी लागल्याबरोबर सर्व मित्र taxi ने रुशद सुहान उतर काशीला पोहचले.

त्याचे मित्र खूप उत्साहित झाले होते. सर्व मित्रांनी मिळून माउंटेन गिरीच्या साहाय्याने उतर काशीतून गंगोत्रीला जाण्याचे निश्चय केले.

थकवणाऱ्या चढाई नंतर शेवट ते गंगोत्रीला पोहचले. ईशान आणि त्याचे साथीदार गंगोत्रीला पोहचण्यामुळे फार उत्साहित झाले होते. आणि ते आपल्या सर्व थकवा विसरून गेले. परंतु गंगोत्रीला पोहोचल्या नंतर त्यांनी जे पहिले ते काळजाचे घर काढणारे दृश्य होते. पहाड मधून आलेले डग फुटलेले आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला होता. पाण्याच्या धोकादायक प्रवासामुळे मंदीर परिसर नव्हते. तर दुकानही सर्व बंद होते. हॉटेलस आणि धर्मशाळा उध्वस्त करून टाकाल्या होत्या.

या भीषण तांडवामुळे बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. नदीने रुद्र रूप धारण केले होते. या तांडवावर आपण आपले स्थान गमावल्यामूळ लोक स्फुंदून स्फुंदून रडत होते. भूस्थलन झाल्या वर भूकंप अस होता फार ठीकठिकानी अनेक तीर्थ याने अडकले होते. बिचारे चार धाम यात्रा करायला आले होते परंतु येथे सर्वत्र गमवावे लागले. होते. ईशान आणि त्याचे साथीदार पहाडावर ते सर्व पहिले त्यांच्या अंगावर काटे आहे आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साह नाहीसा झाला. ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती नुसते पाहून गप्प बसले नव्हते. अचानक तेथे भुकेने व्याकुळ झालेले एका मुलाने आपल्या वडिलांकडे

मिळेल आणि पाण्याची बाटली दोनशे रुपयेला मिळेल. दुसरा एक हॉटेल मध्ये जेवणाच्या थाळीची किंमत दोन हजार रुपय वसूल करत होते. दुकानदाराची ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले होते. आणि मग हे सगळे लुटमारच आहे. पाच रुपयात मिळणाऱ्या बिस्कीट पुद्याची किंमत शंभर रुपये आणि पंधरा रुपयाची पाण्याची वाटली किंमत दोनशे रुपयेची कशी काय असू शकते? असी ही गथा होती. आणि सर्व विचार करत करतच बसले होते. तिकडे म्हणजे सर्वच उपाशी होते. आणि हवाई दलाचे हेलिकाप्टर ने सर्वाना सुरक्षित ठिकानी पोहोचवले होते. हवाई दालाच्य अधिकार्याने जेव्हा ईशान वर त्याच्या साथीदाराला बहादुरीचे कार्य समजावले. कारण कि ईशानीही तिथे सर्वांच्या मदतीसाठी हेलिकाप्टर बोलावले होते. त्यांनी सर्वांची प्रशंसा केली आणि ईशानना ईशानच्या मित्रांना खूप खूप आभार दिले. इकडे ईशान आणि त्याचे साथीदार पाहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरत पोहचले. आणि ते तेव्हा ते फार खुश झाले होते. गिर्यारोहणाचा हा अनुभव त्यांच्यासाठी कायम संस्मरणात राहणारा होता. कारण ते अगदी उत्साहाणे तिकडे गेले होते. पण हे सर्व पहिल्यानंतर त्या त्यांनी खूप विचार केला आणि त्यांनी त्यांची सर्वांची मदत करून त्यांची गैरसोय बघून, ते दुकानातल्या लोकांची मनमानी बघून पंधरा रुपयाची बिसलरी शंभर रूपायला विकने दहा रुपयेचा पुडा दोनशे रुपयाला विकल हे सर्व बघून तो खूप दुखी झाला होता त्यामुळ त्यांनी अशा प्रकारे लोकांची मदत केली लोकांनी त्याचे खूप आभार मानले. ते असे सर्व दृश्य आणि ते त्याचं गिर्यारोहणाचा अनुभव हा खूप आठवणीत राहणारा होता. आणि ते लक्षातही आहे. Hi

हम्म तुला traveling आवडतं का रे? लहानपणीपासून आवडतं मला traveling. तुला आवडते का? हो. मला मलापण आवडतं, आवडतं जरा. पण काय, जास्त जास्त chance नाय भेटत जास्त travelling ला तुझ्या एवढं. College वगैरे चालू आहे. त्याच्यामुळे एवढं जायला भेटत नाही सध्या. हा. तुला तुझा favorite place कुठला आहे थंड? मी महाबळेश्वर, शाहू palace बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे. अह शाहू palace तर माझंपण favorite म्हन सगळ्यात जास्त favourite

आह

किती वेळेस नाही. एकदाच गेल्लोय बरं का. पण इतकं favorite आहे ना की, double जायची इच्छा आहे, तिथे जायची. पण आताशी chance च नाय आले double जायची.

हम्म एकदाच गेलोय मी तिथं. तू किती वेळा गेला तिथं?

हम्म

garden-birden समोर आतमध्ये एकदम भारी.

हरीण वगैरे आहे, त तलाव पण आहे त्याच्या पुढं समोरच आणि तर असं cross केलं ना, थोडा बारीक छोटासा रस्ता आहे. त्या समोर गेलं काय लगेच आहे.

तलाव आहे बघ छोटासा भारी आहे एकदम. असं का? काय माहिती नाही. आम्ही trip मध्ये गेलतो ना, school ची अह school ची picnic होती. त्यामध्ये पण दाखवलं नव्हतं आम्हाला.

लहानपणी गेला असशील रे. एवढं लक्षात नाही राहत. ल लहानपणी गेलो. मी पण गेलो होतो नववीला trip ला . नाय, मी सहावीला गेलो होतो फार मी मंग जास्तच लहान होतो. आह मी नववीला होतो. हा पण, नववीला का? आणि महाबळेश्वर मध्ये काय काय आहे?

आह महादेवाचं मंदिर वगैरे. ते एक number आहे. डोंगर एकदम खतरनाक आहे महाबळेश्वर पण. असं का?

खाली काहीच दिसत नाही एकदम. नुसतंच धुकं दिसतं एकदम वाफ. हा आह ऐकून आहे बरं मी, म्हणले होतं वर्गातले मुलं मुली की, जायचं म्हणून महाबळेश्वरला असं तसं. पण ते cancel केलं आणि इकडं भंडारदऱ्याला गेलतो.

म्हणजे हा ते आपण दरीच्या एकदम याच्यावर जाऊन उभा राहतो नाही का? आणि तू तिथून जर खाली पाहिलं ना? हा तर एकदम खोल आहे, असं एकदम. फक्त धुकंधुकं दिसणार आणि तू अवजड वस्तू जर टाकली ना खाली bottle पाण्याची वगैरे, म्हणजे काय अह return वापस येती? खरंच काय?

भारी slipper वगैरे जर टाकला ना असा अवजड वस्तू म्हणजे नाही का, एकदम हलकी अशी

फेकते, एवढी हवा असते तिथं. थंडीच्या दिवसामध्ये आपण तू तू try करायची ना, मग उडी घेऊन.

आह आला असता ना वरती. तूपण हलकाफुलकाच आहे ना वाळला. अरे पाणी जर टाकशील ना असं पाणी त पाणी खाली अजिबातच नाही, वरती येतं परत. return water pump सारखा विषय आहे तिथं. असं मी ऐकून आहे राव, पण गेलेलो नाही अरे तिथं. अरे महाबळेश्वरला नाय गेलात, काय केलात तू? जाऊन ये, शंभर टक्के जाऊन ये.

आम्ही ना रात्री बाहेर जाऊन Strawberry खाल्ली होती.

अशा छोट्याला यायचे मध्ये box मध्ये देतात ते साठ रुपयाला box एकदम ताजे भेटत बरं का महाराष्ट्र मध्ये जर पाहिले ना महाबळेश्वरला एक number strawberry भेटते. असं आहे का? तू केंव्हा गेला होतास महाबळेश्वरला?